आणि छान आहे हा मॉल खूप छान पद्धतीने दिसतोय तो मॉल आणि पण त्या ठिकाणी एकही लोक दिसत नाही कोणी दिसत नाही त्या --

कसली तरी भाजी मंडई दिसते ही आमच्या पुणे शहरातलीच भाजी मंडई आहे.

भरपूर भाज्या दिसतायत या ठिकाणी आणि द्रुष्य हे मस्त दिसतंय छान आहे द्रुष्य पण.

एक आजोबा दिसतायत ते कुठेतरी चाललय आहे ब आपल पोस्ट ऑफिस च आहे पण ते ते विचार करताय अरे इथले कुठे गेले यार अशे --

अं बँक दिसती आहे कुठलीतरी बँक दिसती आहे बरं का ही स्टेट बँक ऑफ ए.टी.एम. दिसतय पण आमच्याकडील द्रुष्य नाही दिसतय ही.

आणि ही इंडिगो च विमान दिसतंय मी तर फॉर्म भरला आहे बरं का या मध्ये लागायला पाहिजे देवाच्या कृपेने लागला तर लागला.

कपड्यांचा मॉल दिसतोय कापडांचा मॉल आहे अं ए.सी. लावलेला दिसतोय त्या ठिकाणी पंखा ही सुद्धा आहे त्या ठिकाणी.

रोड खोदतायत काहीतरी कामाच द्रुष्य दिसतय जे.सी.बी. दिसतोय.